आपण हा चित्रा मध्ये बघू शकता हा चित्र एका मोठी दुकान याच आहे. या दुकान मधी आपण बघू शकता छोटे मोठे--

आपण हा चित्र मध्ये बघू शकता हा चित्र एक मोठी विद्यालय याच आहे.

आपण हा चित्र मध्ये बघू शकता हा चित्र कापड्या याचे दुकानाचा आहे आपण बघू शकता इति--

या मैदानात सगळे मुले एकत्र होऊन खेळ खेळतोय आपण बघू शकता ते झाडा खाली बसून खेळ खेळतोय आपण बघुशक--